अं time शिवने guess केला त्याचे नऊ नऊ minute त्यांना guess करायला लावले होते तर त्यांनी फक्त अं त्याचे फक्त पन्नास second वरती झाले होते. पण तो MC Stan आणि सुम्बुल एका अं group मध्ये होते आणि सुम्बुलने सतरा मिनिटं count केले त्यामुळे त्यांना ते nominate झाले अं आणि शालीनने सात मिनिटं केलते तर त्यामुळे त्यांचा group nominate नाही झाला कारण की फक्त दोनच मिनिटाचं अंतर होतं आणि एकदम हिने अं हिने आठ नऊ मिनिटं जास्त केले त्यामुळे हे nominate झाले. अं मी असं बघितलं अं पण मला वाटतं की अं nominate झालं तरीपण शिव आणि MC Stan ला काहीच धोका नाही आहे कारण की त्यानं चांगली fan following लोकं त्यांना लोकांना त्यांना अं शिव ला तर winner होताना बघायचं आहे त्यामुळे ते अं nomination nominate झाले तरीपण काही problem होणार नाही असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? हो बरोबर आहे mam मला पण असंच वाटतं अं सगळ्यांना असं वाटतं की Big Boss नी निमरीत कौरला अं finale ticket देऊन partiality केली पण मला पण असं नाही वाटत तर Big Boss ला partiality करायचीच असती तर ते Big Boss नंतर जे task करून देतील ते त्यांनी आणलेच नसते. मग त्यांनी ते ticket to finale निमरीत कसं safe राहील. याच वर जास्त भर दिला असता मला असं वाटतं पण त्या Big Boss ने तसं न करता सगळ्यांना fare chance मिळावा म्हणून ते game त्यांनी तीन आणले पण त्यांची ती शालीन प्रियांका, अर्चना टीना मला असं वाटतं ते एवढे strong नाही आणि त्यांच group म्हणता येईल किंवा friendship असल एकमेकांना

जे निमरीतच्या वाईट बोलून म्हणजे point काहीतरी create करून त्यामध्ये बघ त्यामध्ये ते प्रियांका आणि शिव चे किती जास्त भांडणं झाले होते. शिव त्यामध्ये पूर्ण अं निमरीतच्या side ने बोलला. कारण की त्याला वाटत होतं फक्त ticket to finale निमरीत कौर राहावं पण finale weekend चा war ला सलमान खान म्हंटला की तू एवढं आतापर्यंत एवढं छान खेळला पण last जो point असतो तिथंच तो give up करायला लागला आणि तू friendship ला जास्त महत्व द्यायला. मला ते खूप असं वाईट वाटलं पण त्याने बरोबर केलं ना आता कोणाला पण वाटल माझा friend आहे. तर त्याला त्याला एक त्याची guarantee पण असू शकते बाबा अं मी पहले Big Boss चे केलेले माझे fans आहे. मी एवढं छान खेळलोय तर मी nominate होण्यापासून वाचू शकतो. eliminate नाही होणार पण निमरीत एखाद्या वेळेस nominate eliminate होऊ शकते म्हणून पण त्याने निमरीतचा साथ दिला असेल असं मला वाटतं. त्यांना एकदा त्यांनी game खूप छान खेळला होता. त्या आणि तो दुसरा एक game होता तो बाण मारायचा ते शालीनने शिव ला support केला पण ते एक फक्त त्याला vote घेण्यासाठी support केला असं मला वाटतं आणि प्रियंकानी छान खेळला होता.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 खरंच pure friendship असती तर तिने सुरवातीपासूनच निमरीतसोबत बोलायचा प्रयत्न केला असता पण तिने जेव्हा last ten week नंतर ती बोलायला चालू केलं ten पण नाही बारा week नंतर. आधी ती निमरीतसोबत काहीच बोलली नाही आज जेव्हा अर्चना सोबत तिची भांडणं झालीत तेव्हा तिने निमरीत सोबत बोलायला सुरवात केली मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? अं हो बरोबर आहे तुमचं पण ते नाही का.

ती अर्चना आणि सौंदर्याने खूप जास्त serious घेतलं त्यामुळं निमरीतच्या जवळ आता तुम्ही बघू शकता की अर्चना पण अं निमरीतला बोलते किंवा निमरीतसोबत तिची friendship आहे तिने एका episode मध्ये बोलून पण दाखवलं आता की तुझे वडील आले तू तुझे वडील आले होते आणि ती म्हणले की अं तुम्ही अं निमरीतसोबत रहा त्यामुळे मी तुझ्यासोबत राहते नाहीतर मला काही फरक नाही तरी निमरीत तिला म्हंटली पण तू माझी insult करतेय का तारीफ करते मला काही कळतंच नाही आहे. ती म्हंटली नाही ते खरं आहे की तुझे वडील बोलले म्हणून तुझ्यासोबत बोलते नाहीतर मी तुझ्यासोबत काही बोलले नसते म्हणजे मला असं वाटतं की अं ते खूपच असं convenient ने friendship केली म्हणजे बाहेर चांगलं दिसल. अं लोकांना त्यामुळं तिने ती friendship निमरीतसोबत केलेली आहे असं मला वाटतं बाहेर म्हणजे तिचे वडील तसे म्हंटले होते ना की बाहेर छान दिसल तुम्ही असं केलं तर त्यामुळं आता अर्चनाने पण निमरीतसोबत friendship केली असं मला वाटतं. आणि आता एका episode मध्ये हे पण दाखवलं की अं तिचे अं म्हणजे एका promo मध्ये दाखवलं तिचे आणि अर्चनाचे खूप जास्त अं extreme level ला भांडणं पण होत्यात त्याच्यामध्ये ती खूप जोरजोरात ओरडते तर ते episode तर मी आणखी बघितला नाही आहे. आणि MC. Stan आणि अर्चनाचे पण खूप भांडणं झालेत. ते पण एक मी promo बघितलाय त्यामध्ये पण त्यांचं खूप झालंय आणि आता त्यांना अं अं हे दिलंय task दिलेला आहे की तुम्ही तुमची price money वापस मिळवू शकता आणि group दिलेत त्यामध्ये

अं नाही माझं ते थोडसं मागचे episode pending आहे बघायचे.

ती त्यात नाही आहे ती तिच्या फायद्यासाठी कोणालाही कितीही त्रास देऊ शकते किंवा कुठल्याही level cross करू शकते जसं की ते MC. Stan च्या भांडणांमध्ये झालं होतं. त्यात पण तिने किती level cross केलेलं आहे.

ते ज्या चुका ती पहिला केली आहे त्याच चुका आता ती repeat करती मला असं वाटतं जर तिने अं humility जर असती तिच्यात तर अं तिने एवढं extreme level ला नसती गेली किंवा simple simple पण task करू शकले असते. पण मला हे Big Boss च खूप आवडलं कारण की पहिल्या season मध्ये पाहिलं ना आपण तर हे task आता होतंय ते खूप आधीच होऊन जात होते आणखीन छान छान task होत होते पण या season मध्ये तसं झालं नाही आहे कारण की Big Boss ला interest नाही आहे

जर दिलं असतं तर मग हे shows अं आपण बघ अं सातव्या किंवा आठव्या week मध्येच होऊन जातात. हे मिरची फेकणं किंवा time guess करणं हे task आधीच होऊन जातात मला असं वाटतं. नंतर शिव आणि निमरीत तर strong आहे. ते मिरची टाकली किंवा हळद टाकली तरी मला नाही वाटत शिव उठल म्हणून एखाद्यावेळेस निमरीत उठू शकते कारण की शिवने हा task मराठी Big Boss मध्ये पण खूप छान केला होता त्यात पण तो winner झाला होता. तर time best च्या task मध्ये पण तो तिथं winner झाला होता म्हणून मला असं वाटतं की शिव म्हणजे खूप strong आहे तो नाही उठणार म्हणजे तुम्हाला काय वाटतं?

अं म्हणजे खरं म्हणता येईन तर तिने चांगला performance दिला सारखं चांगल्या task मध्ये मला वाटतं की सौंदर्यानेच performe केलेला आहे आतापर्यंत मुलींमध्ये. तर प्रियांकाने पण नाही केलेला अर्चना तर कधीच task नाही खेळली कोणताच task ती खेळली नाही आहे आतापर्यंत हा last task जो price money चा तिने खेळला पण अं आणि सुम्बूल पण task छान करती पण ती शेवटी लहान आहे तिचं काय नाही एवढं. पण मला असं वाटतं मुलींमध्ये सगळ्यात जास्त task चांगले तर फक्त सौंदर्यानेच केलेले आहेत. आणि ते म्हणजे प्रत्येक तिने त्या team मध्ये होती तर त्या team ला जिंकून पण दिलेलं आहे. टिना तर आता weak झालेली आहे त्यामुळे टिनाचं पण काही नाही आहे आता फक्त अर्चना आणि सौं अं प्रियांकाचं बाकी आहे त्यांच्या group मध्ये आणि आता असं वाटतंय की या week मध्ये सुम्बूलपण ही week होऊ शकते कारण की MC. Stan चे voting खूप जास्त आहे. शिव ठाकरेपेक्षा पण जास्त MC. Stan ची voting आहे. अं दोन म्हणजे मी एका video मध्ये ऐकलं.

खूपच वेडेस nominate झाले. सुम्बूल तर पहिल्या आठवड्यापासून हा तिचा सगळ्यात last चा आठवडा आहे तर तेवढ्या या आठवड्यात पण ती nominate आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये ती nominate आहे असं नाही झालं की ती nominate नाही आहे तरी पण ती वाचत आली आहे कारण की तिची fan following बाहेर खूप जास्त आहे. आणि stan च पण तसंच झालं तो म्हणजे काही करत नाही तो आता आता तरी show मध्ये interest आणलाय. बाकी तो दहा पंधरा दहा बारा आठवड्यापर्यंत तर मला घरी जायचं घरी जायचंच करत होता अं तर त्यामुळं तो आता show मध्ये करतोय तर त्याचे fan ना जेव्हा तो काही करत नव्हता तेव्हा त्याला fans ने वाचवलं तर तो आता करतोय तर त्याचे fans मला नाही वाटत की त्याला जाऊ देतील आणि शिव ठाकरे तर जाऊ नाही शकत कारण की अं त्याच्यामध्ये winner qualities आहेत. सुम्बूल आणि Stan मध्ये तरी winner च्या qualities नाही आहेत कारण की त्यांचा game आता आता वर आलाय म्हणजे ते आता आता खेळत आहेत game इतके दिवस तर ते झोपलेलेच होते दोघेपण. अं पण शिवचं तसं नाही आहे. शिव पहिल्या आठवड्यापासून active आहे त्यामुळं मला नाही वाटत की तो होऊ शकतो. तर या दोघां तिघांपैकी मला मला असं वाटतं की या आठवड्यामध्ये सुम्बूल जाऊ शकती आणि सुम्बूलच जायला पाहिजे तरच म्हणजे TRP यांची टिकून राहील नाहीतर Stan ला घातलं त्यांनी तर last आठवड्यामध्ये त्यांची TRP खूप पडल कारण की त्याचे fan

हो बरोबर आहे मला पण असंच वाटतं जर जर MC Stan गेला तर त्यांची TRP खूप जास्त कमी होईल. आणि last च्या week मध्ये Big Boss ला असं वाटणार नाही की त्यांची TRP कमी व्हावं म्हणून, म्हणून मला असं वाटतं की MC. Stan नाही जाणार, शिव तर जाऊ शकत नाही कारण की शिव अं खूप लोकांच्या मनामध्ये already winner झालेला आहे.

हे तर हां hundred percent खरं आहे. मला असं पण वाटतं की एखाद्या वेळेस अं fan च्या मनात असं पण येऊ शकतं आपण आतापर्यंत त्याला vote केलं नाही काही केलं नाही किंवा आता आता तरी खेळायला चालू केलं. तर आपण असं राहू नाही शकत पण fan च्या following नुसार बघितलं तर शिव आणि MC Stan ची following जास्त आहे सुम्बूलपेक्षा असं मला वाटतं कारण की MC Stan ची rap मुळे जास्त आहे. शिवची मराठी Big Boss मध्ये त्यानं जी

आणि जर चांगलं MC शिव MC सुम्बूल जर गेली तर Big Boss ची TRP पण कमी होणार नाही आणि अं निमरीत हे शिव पण winner होऊ शकतो असं मला वाटतं. किंवा मला असं पण वाटतं प्रियांका आणि शिव top two मध्ये असू शकतात आणि MC Stan top three किंवा four मध्ये पण मला हे पण वाटतंय की शालीनने जरा लवकरचं जायला पाहिजे. शालीन irritate करतोय आता तो आणि शालीन आणि अर्चना. मला म्हणजे एका side ला बघायला असं पण आवडल प्रियांका, शिव, निमरीत आणि stan हे top four असेल तर भारी वाटेल ते पण बघायला, तुम्हाला काय वाटतं?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 म्हणजे ते दोघं active होते म्हणजे असं शालीनने पूर्ण त्याची personality ची पूर्ण धज्जा उडवली काय म्हणतात त्याला अं पूर्ण म्हणजे personality ला सगळं म्हणजे असं हे झालं त्याची अं टिनामुळं आणि अर्चनाला तर काही घेणं देणंच नाही आहे म्हणजे अं तिची personality काय असलं लोक तिला काय म्हणतील काय नाही अं ह्याच काहीच नाही आहे तिला आहे की नाही. अं म्हणजे आधीपासूनच तिचा स्वभाव आहे की मी तर अशीच आहे कोणाला काय करायचं ते करून घ्या. अं त्यामुळे तिने कधी तिच्या personality चा विचारच नाही केला असं मला वाटतं अं त्यामुळं बहुतेक तिचा involvement पण जास्त आहे. अं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 अं अर्चना, प्रियांका आणि शिव हे top three मध्ये दाखवलेत आणि शालीन अं अं शालीन आणि अं Stan four five आणि यावेळेस extend झालेला show आहे म्हणजे top six असतील नक्कीच कारण की top six आता दिसतंच आहे आपल्याला एकच evict शकतं आणि Top five तर नसतेन top six असतेन त्यामुळं बाकी सगळे उरलेले top six असतेन पण मला असं वाटतं की सगळ्यात पहिले निमरीत मग जाईल कारण की ते अं finale ला ते एकेक जण घराच्या बाहेर काढतातच तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की निमरीत जाऊ शकती. नंतर शालीन जाईन जर अं जर जर खरंच involvement नुसार घेतलं तर अं involvement नुसार घेतलं तर stan जाऊ शकतो आणि पण voting नुसार घेतलं तर शालीन जाईन.

हां पण खूप जण असं म्हणत्यात की Stan आणि शिवमध्ये पण होऊ शकतं कारण की Stan ची खूप strong fan following आहे त्यामुळं अं Stan आणि अं अं शिवमध्ये पण होऊ शकतं पण मला नाही वाटत कारण की शेवटी ते प्रियां color face आहे आणि ते तिला काहीपण करून trophy देतेन मला असं वाटतं रडून पडून colors वाले प्रियांकाच्या हातात trophy देतेन बरं तिला vote कमी येऊ जास्त येऊ तर तिला trophy दिल्याशिवाय त्यांच्या मनाला शांती नाही भेटणार तुम्हाला काय वाटतं? हो बरोबर आहे पण तुम्ही आता जसं म्हंटल ना शिव आणि MC Stan मध्ये top two असू शकतात. मग MC Stan ची fan following तर खूप जास्त आहे ना मग असं पण होऊ शकतं की शिव winner न होता MC Stan winner होईल ही पण शक्यता होऊ शकते ना आता fan following एवढी आहे तो बारा पंधरा अं Big Boss च्या घरामध्ये अं राहू शकतो म्हंटल्यावर तो winner पण होऊ शकतो असं मला वाटतं मग लोकं winner साठी vote काढतात की हे बघतात नाही की कोण किती deserving आहे. लोकांच्या मग ran following वर ते depend करल असं मला वाटतं अं तर तसं झालं. तर मग लोकांना आश्चर्य म्हणजे खूप असं धक्का बबसू शकतो MC Stan कसं काय winner झाला कारण की अं show च्या पहिल्या week पासून सगळ्यांना असं वाटतंय की शिव आणि निमरीतचं top तो शिव आणि sorry प्रियांकाच top two असणार आहे. big insta ला Twitter ला ते memes पण चालू झालेत. ते वरती सलमान खानने शिवचा हात वरती केलेला आहे आणि खालच्या pose मध्ये प्रियांकाचा हात वरती केलेला आहे.

अं त्यामुळं सगळ्यांनी मला असं वाटतं की शिवला जास्ती जास्त vote केले पाहिजे किंवा अं fake account उघडून पण लोकं त्याला vote करू शकतात असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं? हो बरोबर आहे तुम्ही ते बघितलंच जसं आता अमरावतीमध्ये ते अमरावतीच्या लोकांनी एकदम massive मोठी rally काढली होती. ढोलवाले पथक arrange करून dance केले

शिव ला vote करण्यासाठी rally काढली होती तर मला असं वाटतंय की अमरावती म्हणजे महाराष्ट्रातलं तर अं hundred percent vote शिवला जाऊ शकतं but बाकीचे fans आहेत महाराष्ट्राव्यतिरिक्त जसं की तुम्ही आता बघितलंच असेन की यावेळेस मराठी Big Boss ची TRP पडली होती कारण की पूर्ण मराठी Big Boss बघणाऱ्या लोकांनी हिंदी Big Boss बघितलं कारण की त्यामध्ये शिव आलेला होता त्यांना मराठी Big Boss मध्ये शिव खूप जास्त आवडला होता त्यामुळं यावेळेस त्यांनी मराठी Big Boss मध्ये राखी सावंतला आणलं एवढं पण त्याने केले पण तरीसुद्धा म्हणजे काही फरक नाही पडला. TRP काही वाढला नाही कारण की Big Boss चा timing same आहे आणि लोकांनी यावेळेस हिंदी Big Boss बघण्याला preference दिलं. आणि त्यामुळं हिंदी Big Boss ची एवढी जास्त TRP आली. अं हा त्याचे कारण अनेक असू शकतं जसं की MC Stan पण याचा कारण मोठा असू शकतो कारण की अं म्हणजे rap वर लोकं आहेत जे अं म्हणजे खूप लोकं असे आहेत जे Big Boss ला म्हणजे Big Boss नाही बघत म्हणजे Big Boss ला असं roast करतात चांगलं नाही आहे काय भांडणं दाखवतंय असं तसं पण त्या लोकांनी पण MC Stan मुळं show बघितला.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 आणि तो कसा आहे ते लोकांना कळायला पाहिजे. त्यामुळं लोकांनी जास्त Big Boss बघितलं. बाकी जर यावेळेस पण ह्यांनी खूप मोठे indian TV चे star आणले असले प्रियांका म्हणा निमरीत म्हणा फक्त जर MC Stan अं अर्चना आणि अं शिव नसला असता तर मला नाही वाटत की अं TRP वाढली असती show ची एवढी हे Big Boss ला पण माहिती आहे त्यामुळं त्यांनी अं त्यांना last पर्यंत घेऊन आणले अर्चनाचा कसा का होईना पण खूप मोठा role आहे यामध्ये कारण की तिच्या वेड्या चाळ्यामुळंच एवढं घर चालतंय किंवा तिच्या भांडणांमुळंच आपण entertainment होतंय आपण तिला ignore नाही करू शकत अर्चनाला हा ती खूप irritating आहे. कधी कधी entertaining मध्ये entertain करता करता ती irritate करायला लागती ते एकदम बरोबर आहे की तिचा आवाजपण नको वाटतो आपल्याला ऐकायला पण तिचं involvement खूप आहे hundred percent involvement आहे आणि हे तिघेजणं नसले असते तर मला नाही वाटत की अं म्हणजे show एवढा चालला असता तुम्हाला काय वाटतं? अं हो बरोबर आहे मला पण असंच वाटतं तर Big Boss ला माहिती आहे. कुणामुळं TRP आली आणि कुणामुळं गेली अं जर असं बघायला गेलं ना तर मग असं पण होऊ शकत होतं कारण की अं ती सौंदर्या आहे तिच्यामुळं TRP नव्हती येत वाटतं म्हणून Big Boss ने तिला voting ने नाही काढलं तर घरातल्या लोकांच्या vote ने काढलं तर तो. तर voting ने जर काढलं असतं तर ही बाहेर गेली असती. टिना. टिन दाता बाहेर गेली असती पण तसं नाही झालं.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 Bigg Boss ला last पर्यंत असं वाटत होतं त्या week मध्ये पण Big Boss ला असं वाटत होतं की शालीनआणि टिनाचं काहीतरी होऊ शकतं. त्यांच्यामुळं आपल्या BIgg Boss ला TRP येतीये किंवा TRP वाढतीये म्हणून टिनाला पण त्या week मध्ये ते last second week मध्ये अं eliminate नाही केलं nominate केलं म्हणजे घराच्या बाहेर नाही काढलं. आणि सौंदर्याला घरातल्या लोकांच्या voting नुसार काढलं म्हणून मला असं वाटतं की Big Boss खरंच अं म्हणजे अं त्यांना असं वाटत असल last पर्यंत Hello हा काय करायला कार्तिक

हम्म शिवाजि महाराजांबद्दल वाचायला काय

हो न हो न, बरोबर आहे. नाय, तुला काइ माहिति आहे काय शिवाजि महाराजांबद्दल

हा शिवाजि महाराजांबद्दल, तु काय वाचलेय का शिवाजि महाराजांबद्दल चा इतिहास, आ तु शिवाजि महाराजांचा इतिहास वाचलेला असशिल न, हो बराच वाचलेला आहे, हम्म शिवाजि महाराजांचा जन्म कुठ शिवनेरि गडावर झालता न. हो, शिवनेरि गडावर झालेला आहे शिवाजि महाराजांचा

पण एवढ्या कमी वयातच त्यानि समजा एवढि त्यांचि चपळ बुद्धि, सगळ्या कला त्यायन डेवलप केल्या होत्या स्वताहोऊन. कि बरच काइ शिकायसारख आहे शिवाजि महाराजांकडुन. आत्ताच्या काळात समजा आपण इतिहास जर वाचला, तर आत्ताच्या पण, आता आपल्याला जगायला फार त्यांच्या विचार विचारसरणिचि हे होति आपल्याला माहिति होति. हो बरोबर आहे आणि शिवाजि महाराजांला लहानपणा पासुन संस्कार हे जिजामाताचे झालेले आहेत. हो बरोबर आहे, जिजामाताने त्याला दिशा दाखवलि कि बाबा ह्या दिशेने तुम्हाला काम करायच आहे, आणि स्वराज्य निर्माण करायच आहे आणि आपल्या वडिलाच स्वप्न साकार करायच आहे त्यातच,

का महिलांवर अत्याचार अस आदिलशाहि हुकूमशाही होति ति. जस मणला तस लोकाला का कराव लागत होत पण शिवाजि महाराजाना लहानपणापासुनच जिजामातान योग्य दिशा दाखवलि कि बाबा

तस ते घडत गेले आता. शहाजि राजे तर जास्त मनजे आदिलशाहाच्याच इथ कामाला होते. नाहि, शहाजि महाराजांच आणि आदिलशाहाच युद्ध झालत तर शहाजि महाराज हारले होते.

त त्याच्यामुळे शहाजि महाराज मनत होते कि मि आदिलशाहा चि गुलामि करिन

आणी शिवाजि महाराजाला तु शिक स समजा शिकवाजा कि संस्कार कर चांगले कि स्वराज्य कसे घडवायच कि काय चांगलि दिशा दाखव, गरिबावर अत्याचार नाहि अस नाहि तस नाहि हम्म आणि ते शिवाजि महाराजांच काय तरि झाल होत न ते दरबारात कि मुजरा केला नव्हता काय होत ते ते शिवाजि महाराजाला आदिलशाहान ते दरबारात कैद करुन मनजे धरुन आनण्यासाठि शिपाइ पाठवले होते हम्म ला माहित नवत कि हे शिवाजि महाराज हे सम्भाजि राजे मनजे शहाजि माहाराजाचे पुत्र आहेत, हम्म तर मंग ज्यावेळेस त्या दरबारात आणल त्यावेळेस अ शिवाजि महाराजाला आदिलशाहा मने मनला होता कि मुजरा कर माझ्यासमोर, हम्म शिवाजि महाराज त्याना पतिउत्तर देउन मने कि मि फक्त माझ्या अ वडलासमोर मुजरा करु शकतो कारण कि कोंणत्या आदिलशाहाच्या दरबारात, आदिलशाहाच्या कोनाच्या हुकुमशाहिखालि करुच शकत नाहि.

तवापासुन आदिलशाहाचि आणि शिवाजि महाराजाचि समजा वेळ पुरानि दुश्मनि. हम्म शिवाजि महराजाचा किति मनजे ताकत तिच्यामधे मावळे एवडे कमि होते त्यांच्याकडे पन तरिपन महाराष्ट्रापासुन तर त्यानि दिल्लि गाठलि न, मनजि एवढि माणस जोडलि कि जि जिवाला जिव देउ शकतात आता. बऱ्याच वेळी फक्त त्यांचा शब्द टाकायचि गरज होति अन कोनि पन मनायचा कि मि करतो राजे हे काम मि करतो अस मनायचे लोक हो बरोबर कारण कि शिवाजि महराजान सगळ्याला जिवापाड प्रेम केलेल होत आणि लोकाला ते शिवाजि महाराज महाराज खुप मनजे हे करत होते काळाच काळ मनजे अडचन कोनाला बि आलि कि मदत करनार, हे करनार, ते करनार. ह्म त्याच्यामुळेलोकाना बि शिवाजि महाराज हे का, अन्, त्यांच्या शब्दासाठि काहिहि करायला तयार होते ते ह्म्म, शिवाजिमहाराजाकड शक्ति होति पन शक्तिपेक्षा जास्त समजा त्यांच्याकडे युक्ति पन होति कि आता त्यानि अफजलखानाला किति भारि मारल होत मनजे आ अ आतुन ते चिलखत घालुन गेलते, आदिलशाहाला वाटल कि शिवाजि महाराज अशेच आले आहेत पन चिलखत घालून गेलते, सोबत बिछवा घेउन गेलते आणि एवढा मोठा पहाडासारखा अफजलखानाला मारुन टाकल होत न एवढुशे शिवाजि महाराजानि तस नव्हत झाल ते, आदिलशाहान, आदिलशाहाला अफजलखानान वचन देलत ह्म्म मारायच शिवाजि महाराजाला, त अफजलखान अफजलखान एक लाखाचि सेना घेऊन शिवाजि महाराजासंग युद्ध करन्यासाठि निघाला होता, ह तर शिवाजि महाराजांतर्फे मनजे सैन्य बळ खुप कमि होत त्याच्यान शिवाजि महाराजान युक्तिचा प्रयत्न केला आणि आणी अफजलखानाला सांगितलव आम्हि तुझ्या शैर नेत आहे आणि तु काइ अस काइ करु नको हे ते , ह ह आणि शिवाजि महाराजान बुद्धिचा वापर करुन शहा सम्भा जे अफजलखानाचि जि संख्या होति ति कमित कमि कमि कमि करत आणत खुप कमि करत आणत खुप दहा पंधरा जणावरच आणले होते आणि त्या बहुतेक कोनतेतेरि जंगल होते ते,

त्या जंगलात त्यायच समजा भेट होनार होत त्या त्या भेटिनुसार अफजलखान शिवाजि महाराजाला मारनार होता तस अफजलखानाचा plan होता पन शिवाजि महाराजाचि च चतुर्बुद्धि होति, शिवाजि महाराजान दुसरच Plan केलता त्याला मारायचा. आह आर प्रतापगडावर भेट होनार होति न अफजलखानाचि आन शिवाजि महाराजांचि नाही नाही प्रतापगडाच्या खालि एक जंगल होत त्याच एक छावनि छावनि मधि भेट होनार होति त्यांचि. हा ह प्रतापगडाच्या पायथ्याशि हा प्रतापगडाच्या पायथ्याशि एक जंगल होत त्याच नाव होत छावनि,

शिवाजि महाराजाना आता किति त्याच्यानंतर त्यावेळेस शाहिस्त्य खानाचि पन किती चार बोट कापलि होति आहे ना हो, शिवाजि महाराज मनजे प्र्त्येक वेळेस शक्तिपेक्षा जास्त युक्तिचाच वापर करायचे ज्यावेळेस ते पुरंदर गडाला वेडा पडला होता पन्हाळ्याचा पुरंदर तव्वा हम्म सम्भा हे आपले सम्भाजि महाराज शिवाजि महाराजाचे पुत्र आणि शिवाजि महाराज गुतले हिते तसे धडा होता आम्हाला एक दरबाराचे हा ते बादशाहाच्या हातावर दिल्या तुरि मनजे ते मिठ इकडुन तिकडे न्यायचे त त्या मिठाच्या पेटाऱ्यात बसुन शिवाजि महाराज आनि सम्भाजि महाराज पळुन गेले होते. मनजे एवड्या दरबाराच्या एवढि कडक सुरक्षा असुन सुद्धा, हो बरोबर, ह्म्म चतुर होते शिवाजि महाराज एकप्रकारे दुश्मनाला हे करत होते. हा चतुअर होते मनजे शक्तिपेक्षा युक्ति श्रेष्ठ, युक्तिचा जास्त वापर करायचे, पुन्हा सगळ्याच जाति धर्माच्या अ अ महिला जर त्याला अ आई बहिणि सारख च होत कोनालाच सोबत दुर्व्यवहार केला नाहि म्हनुनच त्याना समजा जानता राजा पन मटल जात न हो बरोबर आहे, शिवाजी महाराज स्त्रि चि अ स्त्रि चि खुप हे करायचे समजा, सन्मान करायचे, सन्मान हे ते करायचे आणि शिवाजि महाराजाला बहुतेक इति इतिहासामधि

हा हो आई जगदम्बे न समजा मनतेत कि बाबा तलवार देलेलि छत्रपति शिवाजि महाराजाला तलवार मनजे ती दिलि नवति पन ते आशिर्वाद दिला होता कि ते बाबा गरिबायलावर अन्याय होवु देनार नाहि आणी महिलांवर आणी लेकरांवर अन्याय होवु देनार नाहि. त्या आदिलशाहिच्या हुकुम्शाहिच्या अशातून बाहेर काढिन मनुन मनजे तस अह Confidence दिला होता समजा, हम्म हा हम्म शिवाजि महाराजांच त खर पुस्तकच पाहिजे एखाद्या वर्गात प्रत्येक वर्षि एकतरि धडा पाहिजे इतिहासामधि मनजि शिकन्यासारख मनजेआजच्या काळात आपल्याला कामी येईल हो बरोबर आहे, हम्म शिवाजि महाराजाना किति दोन पत्नि होत्या का शिवाजि महाराजाला दोन पत्नि का नाहि जास्त होत्या बारा कि काइ आठवत नाही, हा हा हा पन मेंन सोयरा बाई आणी काय होत कि दुसऱ्या पत्नीच नाव सोयरा आणि काहितरि होत, लक्षात येत नाइ आहे

सगळ शिकविल होत दांडपट्टा कसा खेळायचा, तलवार कशि चालवाय्

युद्धाचे जे बारकावे आहेत ते सगळे जिजामाताने शिवाजि महाराजाना शिकविले होते हो बरोबर आहे, सगळ्यात शिवाजि महाराजाच पहिल मनजे पहिला दुश्मन

शिवाजि महाराजांचे बरेचशे काइ धडे आहेत होते आम्हाला, बादशाहाच्या हातावर तुरि, विशालगड कसा जिंकला, पुरंदर, पन्हाळा

अगोदर स्वराज्यात फक्त चार पाच किल्ले होते पन आता सगळ भारत काबिज केलता स्थापन केले. योग एक जीवन दर्शन योग एक जीवनदर्शन आहे. योग आत्मा अनानुसार आहे ही एक जीवन पद्धती आहे आणि व्याधीमुक्त व

विशाल बनवण्याची व स्वतःला विकसित करण्याची आध्यात्मिक विद्या आहे. पण योग ही पर्यायी चिकित्सा पद्धती नाही तर योगाचा प्रयोग हे परिमाणावर आधारित एक असे प्रमाण आहे जे व्याधी नष्ट करते. शेवटी हे एक संपूर्ण पद्धतीचे तसेच शरीराच्या रोगांचे नव्हे तर मानसिक रोगांचेही उपचार शास्त्र आहे. योग हे रोगाच्या मूलभूत कारणाला शोधून ते नष्ट करते व आपल्याला आंतरिक स्वास्थ्य देते योग हे allopathy सारखे लाक्षणिक उपचार पद्धती नाही. योगाचा केवळ व्यायाम व प्रजापाठ यापुरता विचार करणे म्हणजे संकुचित व अविवाहित दृष्टिकोन ठेवतो. होय स्वार्थ, आग्रह, अज्ञान आणि अहंकार

प्राणायामच्या सतत अभ्यासाने जन्म धर्मांतरीचे साचून राहिलेले अशुभ संस्कार व पाप नष्ट होते. आम्ही अष्टचकांना जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून व अरवाचीन उपचार वि विज्ञानाशी तुलनात्मक अभ्यास करून अध्ययन केले, तेव्हा लक्षात आले की मुळाधार, स्वादिष्टान, मनिपुर, ह्रदय, अनाथन आज्ञा आणि सहस्त्राचा चक्र हे कर्मश्य आणि यांच्याशी संबंधित आहे. मुळाधार ते सहस्त्र चक्रापर्यंत अष्टचक्रांचे जे कार्य आहे तेच कार्य अं reproductive system पासून indo prinal system चे जे आहे एका एका system च्या असंतुलनामुळे अनेक प्रकारच्या व्याधी किंवा विकार उत्पन्न होतात. भाषा कोणतीही असो विज्ञान आणि अध्यात्माचे तात्पर्य एकचं आहे, भाषांतर केवळ भावाच्या प्रकटीकरणाचे माध्यम आहे

संस्कृती व ज्ञान यांना आम्ही अज्ञानामुळे आत्मवृहाच्या रूपात न पाहता आत्मकलानीच्या यदिन झालो. चक्र वाचून चक्रात पडलो, परंतु System शब्द वाचून आम्ही स्वतःला systematic म्हणू लागलो, पण प्राचीन ज्ञान व अर्वाचीन ज्ञानाचे तात्पर्य एकच आहे, ते म्हणजे सत्याचा बोध

सर्वश्रेष्ठ योगेश श्रेष्ठ उपचार पद्धती आहे. योग सोबत काही जटिल रोगात जर आयुर्वेदाचा संयुक्त प्रयोग केला तर उपचार अधिक प्रभावी ठरतो. वर उल्लेखित आरोग्य पक्षाबरोबरच अध्यात्मिक पक्ष ही विशाल आहे. पण योगाचे मुख्य ध्यय समाधीची प्राप्ती किंवा स्वरूपाची उपलब्धी किंवा परम सत्याचा अनुभव होईल तसेच योगापासून प्राप्त होणाऱ्या समाधीच्या ह्या यात्रेच्या असं मध्ये बाधा आणणारे रोग सोम समाप्त होऊन जातात. अर्थात